आणि पाणी ते उंचावरून पडताना दिसतंय.

डोंगरला छोट छोट गवत पण उगलेलंय आणि बाजूलाच एक घर असतानी दिसतंय.

पाहत असताना त्याच्यामधी दिसतंय बाकीची कामगार लोक काम करतानी दिसतंय दोन माहिला काही पुरुष आहेत अस त्याच्यामधी दिस --

त्या आतल्या बाजून जाळी लवलेलीय जायला एका बाजून शाळेने येण्या जाण्यासाठी रस्ता केलेलाय वेगवेगळ्या शेळयांची त्याच्यामध्ये कप्पे केलेले असतानी आपल्याला दिसतोय.

आणि काही ग्राहक लोक त्या मिरच्याना निवडून घेताय अस त्यामध्ये दिसतंय.

त्यांच्या वर्गशिक्षिका आहेत पलिकड काही मूल काही छोट छोट्या मुली --

आणि त्याच्यावरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

ती त्याच्यामधी दिसतीय खूप लांब भिंत दिसतीय पाण्याचा फक्त एकच भाग दिसतोय समोरचा भाग दिसत नाहीये.

आणि तिसरी पण पलिकडची लाल कलरची बस आलेली दिसतीय अलीकडच्या बस नव्यायेत शिवशाही काही माणसे त्याच्यामधी फिरतानी दिसताय.

टि-शर्ट घालून हातामध्ये वॉच घालून --

तीन शेरवाणी त्याच्यामधला कोट आणि त्याच्यावरचा वेगळा कोट असे तीन प्रकारच्या जागेवर तीन ठेवलेले आहेत.

पूर्ण सरकारच्या गाड्या लावलेल्यात लाल दिव्याची गाडी लावलेलीय त्यासोबत पोलिस आणि अजून दोन तीन गाड्या आपल्याला दिसतात.